इथं आम्हाला खूप सारी लोकं दिसत आहेत माला वगैरे लावलेली आहेत मिठाई पण दिसत आहे.

यामध्ये आम्हाला खूप चांगलं एक रेस्टॉरंट दिसत आहे.

आणि इथं आम्हाला कपडे वगैरे पण--

यामध्ये आम्हाला काचाचे टेबल आणि स्टीलची चेअर दाखवली आहे.

यामध्ये आम्हाला इथं एक ऑफिस दाखवला आहे.

इथं एका पोस्टर वर वेलकम लिहिलेलं आहे.

हा एक ढाबा आहे इथं आम्हाला फ्लॉवर्स वगैरे दिसत आहे.

यामध्ये आम्हाला एक रेस्टॉरंट दिसत आहे.

इथं आम्हाले एल_ई_डी एल_सी_डी दिसत आहे.

इथं आम्हाला एक ब्रिज दिसतं आहे.

इथं आम्हाले खूप पब्लिक पण दिसत आ--

नी इथं एक हायवे रोड दिसत आहे वरती आका--